जावा मधील आयएफ एल्से कन्स्ट्रक्ट्स वरील ट्युटोरियलमध्ये स्वागत
आपण शिकणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट्स विषयी कंडिशनल स्टेटमेंट्स चे प्रकार जावा प्रोग्राम्स मध्ये कंडिशनल स्टेटमेंट्स चा वापर
आपण उबुंटू व्ह 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
आपल्याला जावा मधील पुढील गोष्टी माहित असाव्यात अरिथमेटिक रिलेशनल आणि लॉजिकल ऑपरेटर्स
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
कोड मधील भिन्न निकाला साठी आपल्याला भिन्न कृती कराव्या लागतात
यासाठी कंडिशनल स्टेटमेंट्स वापरली जातात
कंडिशनल स्टेटमेंट्स द्वारे प्रोग्रॅमचा निष्पादनाचा फ्लो कंट्रोल करता येतो जावा मध्ये ही कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत
आयएफ ifएल्से ifएल्से आयएफ नेस्टेड आयएफ स्विच ह्या पाठात आयएफ ifएल्से एंड ifएल्से आयएफ स्टेटमेंट्स बद्दल जाणून घेऊ
आयएफ स्टेटमेंट वापरून कंडिशन नुसार ब्लॉक ओएफ स्टेटमेंट्स कार्यान्वित केला जातो
ह्याला सिंगल कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात
आयएफ statement160 चा सिंटॅक्स आयएफ स्टेटमेंट मध्ये कंडिशन जर ट्रू असेल तर ब्लॉक कार्यान्वित होईल
फळसे असेल तर ब्लॉक वगळला जाऊन तो कार्यान्वित होणार नाही
आयएफ स्टेटमेंट कसे वापरले जाते ते उदाहरणाद्वारे पाहू
इक्लिप्स वर जाऊ
व्यक्ती मायनर आहे का हे ओळखणारा प्रोग्रॅम लिहा
मी पर्सन हा क्लास बनवला आहे
मेन मेथॉड मध्ये इंट टाइप असलेले अगे हे व्हेरिएबल डिक्लेअर करू
मेन मेथॉड मध्ये इंट अगे इस इक्वॉल टीओ 20 semi कॉलन असे टाईप करा
अशाप्रकारे आयएफ स्टेटमेंट लिहिणार आहोत
पुढील ओळीवर आयएफ कंसात अगे ल्ट 21 ओपन कर्ली ब्रॅकेट्स टाईप करून एंटर दाबा
येथे अगे 21 पेक्षा कमी आहे का हे तपासत आहोत
ह्या ब्रॅकेट्स मध्ये जे आहे ते आयएफ ब्लॉक शी संबंधित आहे
ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये ठे पर्सन इस मायनर semi कॉलन
येथे अगे जर 21 पेक्षा कमी असेल तर ठे पर्सन इस मायनर हे दाखवले जाईल
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू
ठे पर्सन इस मायनर हे आऊटपुट मिळाले पाहिजे
या बाबतीत व्यक्तीचे वय 20 आहे जे 21 पेक्षा कमी आहे
आऊटपुट दिसेल ठे पर्सन इस मायनर आता ifएल्से स्टेटमेंट बद्दल जाणून घेऊ
ifएल्से पर्यायी स्टेटमेंट्स कार्यान्वित करण्यास वापरतात
हे सिंगल कंडिशन वर आधारित असते
आयएफ एल्से स्टेटमेंट लिहिण्यासाठी सिंटॅक्स पाहू
कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट किंवा कोड चा ब्लॉक कार्यान्वित होतो
नसेल तर दुसरे स्टेटमेंट किंवा कोड चा ब्लॉक कार्यान्वित होतो
आयएफ एल्से स्टेटमेंट प्रोग्रॅममध्ये कसे वापरायचे ते पाहू
इक्लिप्स वर जाऊ
व्यक्ती मायनर आहे की माजोर हे ओळखणारा प्रोग्रॅम लिहू
मेन मेथॉड मध्ये इंट अगे इस इक्वॉल टीओ 25 टाईप करा
नंतर आयएफ विथिन ब्रॅकेट्स अगे ग्रेटर थान 21 कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये ठे पर्सन इस माजोर
पुढच्या ओळीवर टाईप करा
एल्से आणि कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाईप करा
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये ठे पर्सन इस मायनर semi कॉलन
येथे अगे जर 21 पेक्षा कमी असेल तर ठे पर्सन इस मायनर हे दाखवले जाईल
नाहीतर ठे पर्सन इस माजोर हे दाखवले जाईल
प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
पर्सन इस माजोर हे आऊटपुट मिळाले पाहिजे
व्यक्तीचे अगे 25 आहे जे 21 पेक्षा जास्त आहे
प्रोग्रॅम ठे पर्सन इस माजोर हा आऊटपुट दाखवत आहे
आयएफ एल्से आयएफ स्टेटमेंट वापरून विविध स्टेटमेंट्स चा संच कार्यान्वित करतात
हे दिलेल्या दोन कंडिशन्स वर आधारित असते
आवश्यकतेप्रमाणे अधिक कंडिशन्स ही समाविष्ट करू शकतो
ह्याला ब्रांचिंग किंवा डिसायझन मेकिंग स्टेटमेंट म्हणतात
आयएफ एल्से आयएफ स्टेटमेंट लिहिण्यासाठी सिंटॅक्स पाहू
आयएफ स्टेटमेंट सुरूवातीला कंडिशन 1 तपासेल
ती जर ट्रू असेल तर स्टेटमेंट किंवा ब्लॉक कोड कार्यान्वित होईल
नसेल तर कंडिशन 2 तपासली जाईल
जर ती ट्रू असेल तर स्टेटमेंट किंवा ब्लॉक 2 कार्यान्वित करेल
नसेल तर स्टेटमेंट 3 किंवा ब्लॉक कोड 3 कार्यान्वित करेल
अशाप्रकारे आयएफ एल्से ब्लॉक्स द्वारे कोड वाढवू शकतो
ब्लॉक्स मध्ये मल्टीपल कंडिशन्स असू शकतात
ट्रू कंडिशन मिळेपर्यंत संबंधित कोड कार्यान्वित होत राहिल
सर्व कंडिशन्स फळसे असल्यास शेवटचा एल्से सेक्शन कार्यान्वित होईल
प्रोग्रॅममध्ये आयएफ एल्से आयएफ स्टेटमेंट कसे वापरायचे ते पाहू
इक्लिप्स वर जाऊ
मी स्टुडेंट नावाचा क्लास बनवला आहे
स्टुडेंट ची ग्रेड शोधणारा प्रोग्रॅम लिहू
ही ग्रेड पर्सेंटेज वर आधारित असेल
मेन मेथॉड मध्ये टाईप करा इंट स्पेस टेस्टस्कोर इक्वॉल टीओ 70 सेमिकोलॉन
टेस्टस्कोर हे इनपुट व्हेरिएबल आहे
यात पर्सेंटेज संचित होईल
पुढील ओळीवर टाईप करा आयएफ कंसात टेस्टस्कोर लेस थान 35 कर्ली ब्रॅकेट्स मध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये सी ग्रेड सेमिकोलॉन
टेस्टस्कोर जर 35 पेक्षा कमी असेल तर प्रोग्रॅम सी ग्रेड दाखवेल
पुढील ओळीवर टाईप करा एल्से पुढील ओळीवर टाईप करा आयएफ कंसात टेस्टस्कोर ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 35 एंड टेस्टस्कोर लेस थान ओर इक्वॉल टीओ 60
ह्या दोन्ही कंडिशन एकाच कंसात ठेवा
पुढे ओपन कर्ली ब्रॅकेट काढून एंटर दाबा
टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये बी ग्रेड सेमिकोलॉन
एल्से आयएफ सेक्शन मध्ये प्रोग्रॅम दुसरी कंडिशन तपासेल
टेस्टस्कोर जर 35 आणि 60 मध्ये असेल प्रोग्रॅम बी ग्रेड दाखवेल
पुढील ओळीवर टाईप करा एल्से कंसात टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये आ ग्रेड सेमिकोलॉन
दोन्ही कंडिशन्स जर फळसे असतील आ ग्रेड दाखवले जाईल
हा कोड सेव्ह करून कार्यान्वित करू
आ ग्रेड हे आऊटपुट मिळाले पाहिजे
ह्या प्रोग्रॅममध्ये स्टुडेंट चा टेस्टस्कोर 70 आहे
आ ग्रेड हे आऊटपुट दाखवले जाईल
आता टेस्टस्कोर बदलून 55 करू
प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करू
आता बी ग्रेड हे आऊटपुट दाखवले जाईल
आपण कंडिशन्स ची संख्या वाढवू शकतो
बी ग्रेड च्या ओळीनंतर अजून एक कंडिशन टाकू
येथे टाईप करा एल्से आणि पुढील ओळीवर आयएफ कंसात टेस्टस्कोर ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 60 एंड टेस्टस्कोर लेस थान ओर इक्वॉल टीओ 70
ओपन कर्ली bracketकाढून एंटर दाबा
पुढे कंसात सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये ओ ग्रेड सेमिकोलॉन
येथे टेस्टस्कोर जर 60 आणि 70 मध्ये असेल तर प्रोग्रॅम ओ ग्रेड दाखवेल
आता टेस्टस्कोर बदलून 70 करा
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू
हे आऊटपुट दिसेल
प्रोग्रॅम ओ ग्रेड दाखवेल
पूर्वीप्रमाणे आ ग्रेड दाखवले जाणार नाही
टेस्टस्कोर जर 70 पेक्षा जास्त असेल तर प्रोग्रॅम आ ग्रेड दाखवेल
कंडिशनल कोडिंग करताना स्टेटमेंट संपवण्यासाठी सेमिकोलॉन समाविष्ट करा
परंतु कंडिशन नंतर सेमिकोलॉन समाविष्ट करू नका
कोड चा ब्लॉक कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहा
जर ब्लॉक मध्ये सिंगल स्टेटमेंट असेल तर कर्ली ब्रॅकेट्स ऐच्छिक असतात
आपण अंतिम टप्प्यात आहोत
यामध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स बद्दल शिकलो कंडिशनल स्टेटमेंट्स चे प्रकार जावा मध्ये आयएफ ifएल्से एंड ifएल्से आयएफ स्टेटमेंट्स चा वापर
असाइनमेंट म्हणून आयएफ ifएल्से एंड ifएल्से आयएफ चा वापर करून जावा प्रोग्राम्स लिहा
आयएफ स्टेटमेंट द्वारे दोन व्हॅल्यूजची तुलना करणारा जावा प्रोग्राम लिहा
ifएल्से द्वारे दिलेली संख्या सम आहे की विषम हे सांगणारा प्रोग्राम लिहा
ifएल्से आयएफ वापरून तीन संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या शोधणारा प्रोग्राम लिहा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
या ट्यूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160
धन्यवाद